दिसत आहे आणि मिरची पण आहे मिरचीचा कलर एकदम हिरवा आहे.

ते मिरची तोडायच काम करत आहेएक मनुष्य--

ग्रीन याच्यातून अ साधे पेट्रोल येते आणि ब्ल्यु जो आहे तो कदाचित अ रॉकेल चा असू शकतो.

हे चित्र एका गार्डनचे आहे ह्या गार्डन मध्ये खूपच छान रस्ता दिसत आहे.

इथे मुलाना करियर साठी खूप चांगला ऑप्शन प्रोव्हाइड केला जातो.

या मंदिरात स्वामी समर्थांची खूप छान मूर्ती दिसत आहे.

तर तिसरा मुलगा वेट मारत आहे.

आहे या चर्चमध्ये लोक रोज प्रार्थना करण्यासाठी येतात आणि येशूंचे खूप छान हे घेतात.

आणि त्यांचा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारींचे प्रात्यक्षिके दिसत आहेत.

अ मक्याची कणसे ठेवलेली आहेत ही मक्याची काही कणसे सोललेली आहेत आणि काही तशीच आहेत.

हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे साइड ला एक खूप मोठी नदी दिसत आहे ब्रिज आहे त्या ब्रिज वर एक मनुष्य --

आणि त्यांच्या बाजूला एक खूप छान पणती लावलेली आहे त्याचा प्रकाशाने आ संपूर्ण मंदिर उजळून गेलेले आहे आतमध्ये भटजी प्रार्थना करत आहेत.

हे एक गीटारचे दुकान आहे या दुकानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गिटार ठेवलेल्या आहेत.

तिथे आमलेट ब्रेड आणि भुर्जी विकत आहे त्या शॉप वर खूपच जास्त गर्दी आहे.

इस स्कूल को छाना है।

हे एक नि निसर्गरम्य स स्थान आहे कदाचित महाबळेश्वर असावे.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हुंडाई गाड्यांचे मॉडेल्स ठेवलेले आहेत ते अ हिरव्या निळ्या पिवळ्या सिल्वर आणि गोल्डन कलर च्या गाड्या आहेत कि ज्या खूप छान दिसत आहेत.

हे एक शिवकालीन मंदिर आहे या मंदिरामधले बांधकाम जर बगितले तर ते कदाचित खूपच जूने आहे कदाचित दोन हजा दोनशे वर्षांपूर्वीचे असावे.

हे एक एक्झिबिशन सेंटर आहे जिथे खूप सारी मुले आलेली आहेत कदाचित सायन्स एक्झिबिशन आहे.